तुम्ही हव ते प्राप्त करू शकता कुठल्याही प्रसंगावर व परिस्थिति नियंत्रण मिळू शकता तुमची कुठलीही इच्छा आकांक्षा आथवा कल्पना तुम्हाला वाचवत आणायची असेल तर ती पूर्ण झाल्याचं चित्र तुमच्या मनात रेखाटा तुमच्या इच्छेच्या पूर्णत्वाची सतत कल्पना करत रहा याप्रकारे तुम्ही त्या इच्छेला वास्तव बनायला खरोखरीच भाग पाडाल लक्ष्यात घ्या तुम्ही एखाद स्वप्न पूर्ण झाल्याची कल्पना करता ते तुमच्या मनःपटलावर आधीच पूर्ण झालेल असत तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ असाल तर एक दिवस ते नक्कीच साध्य होईल तुमच्या मनःपटलावर तुम्ही जे बिंबवत रहाल तेच तुमच्यातल्या सोमप्रश्नकात वास्तवपटलावर उमटवत राहील Bible मध्ये Joseph या शब्दाचा अर्थ होतो कल्पना शक्ती कल्पना शक्ती नानारंग नानाढांगी असते तुमचा एखादा गरीब मित्र ऐश्वर्यात लोळतो आहे अशी कल्पना तुम्ही करू शकता आनंदानं उजळलेला त्याचा चेहरा त्याच्या मुखावर झळकलेली प्रसंन्नस्वी तुम्ही पाहू शकता तुम्हाला त्याच्याकडून जे ऐकायच आहे ते तुम्ही त्याच्याकडून कल्पनेत ऐकू शकता तुम्ही त्याला जसा बघू इच्छिता अगदी तसाच तुम्ही त्याला कल्पू शकता म्हणजेच प्रसन्न आनंदी समृद्ध आणि यशस्वी सुद्धा तुमची कल्पना शक्ती हे विविधरंगी वस्त्र आहे त्याच आचरण पसरून तुम्ही कुठलीही कल्पना वा इच्छा वास्तव बनवू शकता आभावा आठवा ऐवजी समृद्धीची कलहा ऐवजी शांततेची आणि आजारानं ऐवजी आरोग्याची कल्पना करू शकता कल्पनाशक्ती जी आपली अंगभूत क्षमता आहे ती इतर कोणत्याही शक्तीच्या किव्हा जाणिवेच्या आगोदर येते तुमच्याकडे पारख क्षमता किव्हा भावंडं आहेत पण शिस्तबद्ध कल्पना शक्ती तुम्हाला स्थळा काळाच्या आणि इतर मर्याद्यांच्या पल्याड जायला मदत करते तुम्ही कल्पना शक्तीचा उपयोग ईश्वर प्राप्तीसाठी केलात तर तुमची आध्यात्माक उन्नती निरंतरपणे होईल कल्पना हि आध्यत्मिक अन्नतीच्या प्रवासातलं एक प्रभावी साधन आहे हे हि तुम्हाला जाणवेल Bible मध्ये एक खूपच वेगळ्या अर्थाच वचन आहे ते असं Joseph ईजिप्तमध्ये विटला गेला आता या वाक्याचा नेमका अर्थ काय बरं इथं दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात Joseph म्हणजेच कल्पना ईजिप म्हणजेच आंतरमन Joseph ईजिप्त मध्ये विकला गेला या वाक्याचा प्रतीकात्मक अर्थ आहे कोणतीही कल्पना तेव्हाच

जेव्हा कल्पनेला आव्हान केल जात तेव्हा निर्मितीची सर्जनाची आणि यश प्राप्तीची प्रक्रिया सुरु होती Joseph ईजिप्तचा अधिपती आहे म्हणजेच आंतरमनाच्या प्रांतावर कल्पना शक्तीच आधिपत्य असत भय अनारोग्य अभाव यांच्यामध्ये किव्हा आणखीन कुठल्याही मार्यांद्यांच्या तुरुंगात तुम्ही अडकून पडलेले असलात तरी लक्ष्यात ठेवा कि या तुरुंगातून तुमची मुक्तता करू शकेन असा एकच तुरुंगाधिकारी आहे कल्पना केवळ कल्पना शक्तीच्या आधारी तुम्ही स्वतंत्र मुक्त खुन्नस आणि समृद्ध आयुष्य जगू शकतात नाकारात्मकेच्या कैदेतून बाहेर पडू शकता

अगदी महामार्ग तरणतलाव मत्स्यालय उद्यान अश्या अनेक सुविधांच कुणी कधी पहिला नसेल इतका सुंदर महाल तोच त्याच्या मनात उभा करू शकतो बांधकामाचे आराखडे बनण्याच्या आगोदर ते इमारत पूर्ण उभी असलेली तो आपल्या मनोचक्षुमोर पाहू शकतो आता सांगा

इतक्या स्पष्टपणे आणि ठळकपणे तुम्ही तिला बघू शकता ती एक अद्भुत शक्ती तुमच्याकडे आहे यशस्वी आणि श्रीमंत बनण्यासाठी तुम्ही हि शक्ती विकसित करू शकता तुम्ही एखाद्या विकरी व्यवस्थापकाला असं म्हणताना ऐकलं असेल कि आमुक एका कर्मच्याराला कामावरून कमी करायला हवं कारण त्याची मनोवृत्ती चुकीची आहे व्यावसाय जगताला योग्य मनोवृत्तीच महत्व माहित असत कित्येक वर्षांपूर्वी पुनर्जन्मासंधर्मी माग एक लहानसा लेख छापला गेल्याच मला समर्थ त्या Church मध्ये माजी व्याख्यान होती तितल्या पुस्तकांच्या दुकानात या लेखाच्या पुस्तिका मांडलेल्या होत्या प्रारंभी थोड्याच पुस्तिका विकल्या गेल्या कारण तिथल्या विक्रेता मुलीला लेखनातले विचार आजिबात पटलेले नव्हते मी तिला पुनर्जन्माचा Bible मधला अर्थ समजाऊन सांगितला ती कल्पना अशी जन्माला आली आणि ती नेमकी काय आहे ते हि समजावून सांगितलं मग तिला त्या गोष्टीचा अर्थ उमगला आणि त्या पुस्तिकेच्या विक्री विषयी ती उत्साही बनली माजी व्याख्यानमाला पूर्ण होण्या पूर्वी साऱ्या पुस्तिका विकल्या गेल्या योग्य मनोवृत्तीच्या महत्वाचं ते एक उदाहरण आहे तुमची मनोवृत्ती म्हणजे इतर लोक घटना परिस्तिथी आणि सभोवतालच्या वस्तू यांवरची तुमची प्रतिक्रिया तुमचे तुमच्या सहकार्यांशी कशे संबंध आहेत लोकांशी प्राण्यांशी आणि एकंदरीतच विश्वाशी तुम्ही संवर्धने वागत का कि जग तुमचं क्षत्रू आहे असं तुम्हाला वाटत तुमच्या जीवनाची काळजी जगान व्हायला हवी अशी तुमची धारणा आहे थोडक्यात तुमची मनोवृत्ती कशी आहे वर उल्लेखलेल्या मुलीची मानसिक प्रतिक्रिया मनात खोलवर रुजलेल्या पूर्व ग्रहांना दूषित होती पुस्तके विकण्याच्या कामात ती वृत्ती चुकीची होती पुस्तकांबद्दल आणि लेखका विषयी तिच्या धारणा ठाम होत्या तुमच्या मनाच्या संमती शिवाय बाहेरच काहीच तुम्हाला छळू शकत नाहीत अथवा दुखवू शकत नाहीत ते ध्यानात घेतलं म्हणजे योग्य मनोवृत्ती घडवता येते तुमच्या दुनीयेत केवळ तुमचाच विचार चालतो परिणामतः तुमच्या मानसिक अनुमतीशिवाय तुम्हाला कुणीच संताप दुःख

तुम्हीच तुमच्या विचार विश्वाचे स्वामी आहात याची जाणीव आसू द्या विचारनमागून भावना येतात तुम्ही इतरांकडून सहज प्रभावित होता का वृत्तपत्रांमधले मथळे वाचून गप्पा ऐकून किव्हा इतरांची टीका ऐकून तुम्ही चिंतीत किव्हा निराश होता का जर तुम्ही आसा होऊ देत असाल तर तुमच्या मनोवृत्तीच कारण तुम्ही स्वतः च आहात हे मान्य कराल हवं तुमची वृत्ती चुकीची आहे तुम्ही इतरांचं वाईट चिंतता का तस असेल

तुमच्यावर तितकाच परिणाम करू शकते इतकी तुम्ही अनुमती द्या जीवन आणि इतर गोष्टी विषयची तुमची वृत्ती स्वच्छेने आणि खात्रीने बदलू शकता

तुम्ही तुमच्या भावनेला आणि एकंदरीतच मनोवृत्तीला कायद्यात ठेऊ शकता आणि त्यांचे स्वामी बनवू शकता उदाहरणार्थ समोरची व्यक्ती हलकट अप्रामाणिक आणि मत्सरी असल्याची कल्पना केल्यावर तुमच्या मनात कोणती भावना जागी होते ती पहा आता त्याच्या उलट कल्पना करा तीच व्यक्ती प्रामाणिक सच्ची प्रेमळ आणि दयाळू आहे अशी कल्पना करा त्यावर तुमची प्रतिक्रिया कशी होती हे पहा याचाच अर्थ तुम्ही स्वतःच्या मनोवृत्तीची स्वामी आहात वस्तुतः या साऱ्यातला सत्य हे आहे कि तुमच्या मनातील ईश्वराविषयातील संकल्पना हि एकंदर जीवन विषयी तुमची वृत्ती निश्चित करते तुमच्या मनातली

आणि तुमचे विचार नेहमी रचनात्मक आणि सौवऱ्याचे असल्याने हि शक्ती तुम्हाला सर्वप्रकारचे मार्गदर्शन करते आणि तुमची भरभराट घडवते इतर तुमची कोणती धारणा असेल तर या मनोवृत्तीचा रंग प्रत्येक गोष्टीवर चडेल सकारात्मक होकारार्थी मनोवृत्तीतून तुम्ही जगाकडे पाहू लागाल तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल शिवाय सर्वोत्तम तेच तुमच्या वाटेल येण्याची सोबत अपेक्षा तुम्ही नेहमी अनेक लोकांचा जीवनविषयक दृष्टिकोन काळवंडलेला नैराश्यपूर्ण असतो ते कडवट निराशाग्रस्त आणि भांडखोर असतात

माध्यमिक शाळेत शिकणारा सोळा वर्षांचा एक किशोर मला म्हणाला मला फार कमी गुण मिळतात माजी स्मरण शक्ती काम करत नाही असं का होत ते मला समाजात नाही या ठिकाणी एकच गोष्ट चुकीची होते आणि ती म्हणजे त्याची मनोवृत्ती मग त्यानं एक नवी वृत्ती अंगिकारली विधीमा विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी याचा सगळ्याचा अभ्यासही महत्वाचा आहे ती त्यानं लक्षात घेतली तो शास्त्रोक्त पद्धतीनं प्रार्थना करायला लागला मानसिकता बदलण्याचा हा सर्वात जलद मार्ग आहे शात्रोत्त प्रार्थना विचारांना प्रतिसाद देणार एक तत्व आपण वापरतो त्या युवकाला आढळलं कि

एक असीम बुद्धिमत्ता त्याला सर्व काही उलघडून दाखवत असल्याचा दावा तो नंतर काही काळान करायला लागला त्यानं त्याच्या शिक्षकांविषयी आणि सहाद्यांविषयी प्रेम दाखवाला सुरुवात केली कित्येक वर्षात अनुभवल नव्हतं असं स्वतंत्र हा युवक आता अनुभवतो आहे आपले शिक्षक आणि आपली आई उत्तम गुणांबद्दल आपली पाठ ठोकवत आहेत अशी कल्पना तो सदैव करत असतो आपेक्षित फळांची कल्पना केल्यानं अभ्यासाविषयी त्याची मनोवृत्ती बदलते आपण आगोदर म्हटलेलच आहे कल्पना शक्तीतूनच आपली मनोवृत्ती घडते जर तुम्ही अशी कल्पना केली कि आजचा दिवस काळा असणार आहे व्यवसाय थंडावणार आहे पाऊस पडत असल्यान तुमच्या दुकानात कोणतही ग्राहक फिरकणार नाहीत तुम्ही आळस काही त्यांच्याकडे पैसे असणार नाही तर या नकारत्मक प्रतिमांचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील एकदा एका माणसाला London च्या रस्त्यावरून चालताना साप दिसल्याचा भास झाला भीतीमुळे तो आधीच घाबरून मेला त्याला फक्त सापासारखा काहीतरी दिसल पण तो खरोखरच साप असल्याप्रमाणे त्याची मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया झाली सुंदर उदांत उत्तम गोष्टींची कल्पना करा मग जीवनाविषयीचा तुमचा संपुर्ण दृष्टिकोन बदलून जाईल जीवनाविषयी तुमची काय कल्पना आहे तुमचा आयुष्य आनंदात व्यतीत होणार आहे का हे तर एक केवळ नैराश्याची लाम्बलचक मालिका असणार आहे कुणाची चाकरी करायची ते तुम्हीच निवडा तुम्ही तुमच्या मनात

ज्यातून तुमच्या जाणीवा उंचावतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल अश्या घटनांची आणि परिस्तिथीची कलपना करा जीवन मंद क्रूर कठीण कडवट आहे किव्हा संघर्ष आणि वेदना अटळ आहे असं तुम्ही मानत असाल तर तुम्ही स्वतःच तुमचं आयुष्य दीनवाण बनावत आहात तुम्ही Golf course समोर उभं असल्याची कल्पना करा तुम्ही मुक्त तणावरहित आहात उत्साहानं आणि ऊर्जेने सळसळत आहात Golf च्या खेळांच्या समस्यांवर मात करण्यात तुम्हाला आनंद मिळतो आहे

कशी निरनिराळी झाली हे पहा स्मशानभूमीत असतानाही तुम्ही मृत व्यक्तीच्या जन्माबद्दल तुम्ही आनंद मानू शकता तुमची प्रिय व्यक्ती अवर्णनीय सौन्दर्याच्या आणि प्रेमाच्या यात्रेला निघालेली असून त्याच्या किंव्हा तिच्या मित्रमैत्रिणींनी वेढलेली आहे अशी कल्पना करू शकता उपस्तित असलेल्या सर्वांच्या मनात आणि ह्रिदयात ईश्वरीय शांतसरिता वाहत असल्याची कल्पना तुम्ही करू शकता तुम्ही वास्तवात कुठेही असलात तरी मनान स्वर्गानुभव करू शकता हेच कल्पना शक्तीच सामर्थ्य आहे आता Bible मधल आणखीन एक सुंदर वचन पाहू त्यानं आणखीन एक स्वप्न पाहिलं आणि ते आपल्या भावंडाना सांगून तो म्हणाला ऐका मी आणखीन एक स्वप्न पहिल त्यात सूर्यांन चंद्रान आणि आकारा ताऱ्यांनी मला वंदन केलं. प्राचीन चिन्हसत्सा नुसार सूर्य हे बाह्यमनाचं. तर चंद्र हे अंतर्मन च्या प्रतिबिंब आहे अकरा तारे कल्पना शक्ती व्यतिरिक्त आणखीन अकरा प्रकारे शक्ती दर्शवतात शिस्तबद्ध कल्पना शक्ती हि मनाच्या

पन्नासहून अधिक वर्षांपूर्वी मी वडिलांसोबत Ireland चे खोल मनोरे पाहत होतो वडील तासभर काहीच बोलले नाहीत ते विचारात कढून गेल्या प्रमाणे दिसत होते ते कसला विचार करत होते असं मी त्यांना विचारलं त्यांचं उत्तर थोडक्यात असं होत! जगातल्या महान विलक्षण कल्पनांचा विचार करूनच आपण विकसित होऊ शकतो

कल्पनेनं त्यांनी ता दगडांना अनावृत्त केलं अंत चक्षुंन त्यांनी दगडांची रचना बहुशात्रीय चढण घडण त्याचं घटक हे सार पाहिलं अखेरीस या दगडांची इतर दगडांशी आणि संपूर्ण जीवनाशी असलेली एकरूपता कल्पिली आश्या दैवी प्रतींमांमधून त्यांच्या हे लक्ष्यात आलं कि या गोल मनोर्याकडे पाहून Irish जमातीच्या संपूर्ण इतिहासाची बांधणी करता येऊ शकते मनोऱ्यात राहणारी अदृश्य मानस या शिक्षकाला कल्पना शक्तीद्वारे दिसत होती आणि त्यांचे आवाज ऐकू येत होते ते अख्ख स्थान त्यांच्यासाठी जणू कल्पनेवती जिवंत झाल होत हा गोल मनोरा अस्तित्वातही नव्हता त्या भूतकाळातील कल्पना शक्तीद्वारे पोहचू शकले होते सार नाट्य त्यांच्या मनामध्ये पाहू शकत होते ते दगड कुठून आले? कुणी आणले? या मनोर्याचा उद्धिष्ट काय होता? आणि त्याच बरोबर त्याच्या सोबत कोणता इतिहास जोडला गेला हे सुद्धा ते पाहू शकले ते म ला म्हणाले हजारोवर्षांपूर्वी जे घडून गेलं त्यांचा स्पर्श मी जणू आजही आनभवू शकतो त्यांचे आवाज ऐकू शकतो वैश्विक मन Univarsal mind सर्व वस्तूंमध्ये सामावलेला आहे ते प्रत्येक वस्तूत आहेत प्रत्येक वस्तू त्यांच्यापासूनच तर बनलेली आहे इमारतींच्या दगडांमध्ये hi मित्रांनी आज मी तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी थोडी माहिती देणार आहे. अह

मी दहावीला आहे. मी बारावीला आहे. हे उत्तर दिल्यानंतर लगेच अच्छा झाली का परीक्षेची तयारी हा प्रश्न नेहमी त्या विद्यार्थ्यांना विचारण्यातच येतो.

खूप दडपण आल्यासारखे होते आता हल्ली सकारण सगळीकडे विद्यार्थ्याला परीक्षेत लिहायची इच्छा असते तुम्हाला वाटत ना कि आपण नापास व्हायला पाहिजे कि आपण नापास होऊ आपल्याला पासच व्हायचे आहे. प्रत्येकाची इच्छा असते पण तर प्रत्येकाला घ्यायची इच्छा तेवढीच असते आणि अशा या पूर्ण प्रकरणात अनेक विद्यार्थी अनेकजण आपली क्षमता पाहायला त्यानुसार आपली क्षमता लावत असतो. आता काही व्यक्ती काही विद्यार्थी असतात कि ते अभ्यासातच आज काळ tension घेतात फार काळजी घेतात अह त्यांना असं वाटत कि काहीही केलं तरी आम्हीही परीक्षेत पास व्हायलाच पाहिजे. जर मी परीक्षेत पास झालो नाही तर मला खुप अह आई वडील काय म्हणतील इतर व्यक्ती काय म्हणतील हा या हि त्यांची खूप काळजी असते याबद्दल त्यांना अह त्यांचं म्हणजे अपेक्षित आहे त्यांच्या भरपूर इच्छा असतात पालकांच्या इच्छा असतात आणि यामुळे याचा सर्व परिणाम परीक्षेवर होतो.

तणावाचं fix हाय त्या बारावी दहावी परीक्षा म्हणजे अगदी tension पाहायला मिळते आम्हीही जेव्हा दहावी बारावीला होतो तेव्हा प्रत्येकजण आम्हाला विचारायचे. कि परीक्षेचा अभ्यास झाला का कश्या परीक्षा करत आहेत त्याविषयी काय आहे माझ्या आईवडिलांना माझ्या पालकांना का विचारायची त्यावेळी माझी आई तर माझे वडील हे मी त्यांना उत्तर द्यायचे. तर ते तिचा तिचा अभ्यास करून घेते तर हे जे आहे किंवा हे जे असे म्हणत असेल तरी ते अभ्यासासाठी सकाळी पहाटे उठवायचे. अभ्यास करायला लावायची लिहायला लावायची वाचायला लावायची अह मध्ये मध्ये आई मध्ये येऊन बघायची कि झोपली कि खरच अभ्यास करत आहे तेही माझी आई कार्य तेव्हा बघायची.

काही मूल निवांत बसलेली असतात तर काही म्हणजे नुसतं बघतच असतात आता हि परिस्तिथी तुमच्यावर का आलेली असते आता परीक्षेची तयारी करायची म्हणजे नेमकं काय असत. हे हि आपल्याला माहित असल्याला पाहिजे जेव्हा आपण तुम्ही परीक्षेची तयारी करता तेव्हा नेहमी एक गोष्ट म्हणजे बघायलाच पाहिजे आणि ती प्रकरश्याने करायलाच हवी.

जेव्हा तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करणार तेव्हा तुमच्यावर ताण येणार नाही आता आपलंच काटक नियोजन कुठलीही परीक्षा देताना तुमच्या वेळेचे नियोजन असणे अभ्यासाचे नियोजन असणे खूप आवश्यक आहे. जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या परीक्षेचे किंवा अभ्यासाचे वेळेचे नियोजन करणार नाही. तेव्हापर्यंत तुम्हाला कधीही माहित पडणार नाही कि तुम्हाला कश्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आधी तुम्हाला तुमच्या वेळेचे नियोजन करायला पाहिजे. अह तुम्ही शाळेत college त किती वाजता जाता? अह त्यांचा तुमच्याकडे किती वेळ शिल्लक असतो तुम्ही कुठच्या वेळेत तुमचा गृहपाठ पूर्ण करणार अह तुम्ही कोणत्या वेळात तुम्ही खेळायला जाणार खेळणं पण तेवढं आवश्यक आहे व तुम्ही ताण घेऊन अभ्यास केला ना कि त्या कि त्या गोष्टीचा परिणाम तुमच्या आरोग्याला नक्कीच होणार आहे. ताण घ्यायचा नाही हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कुठलीही परीक्षा देताना त्या परीक्षेचा ताण आपल्या मनावर येता काम नये तो कधी येणार नाही जेव्हा

तुम्ही तुमच्या वेळेचे नियोजन करताना एक काम करा एक कायम table ठरवून घ्या आणि त्या timetable नुसार तुम्ही कोणत्या दिवशी कोणता विषय वाचणार आहात अह तुम्ही तो विषय वाचताना त्या अह एक पाठाचा सराव कधी करणार आहात हेही वाचलेलं आहे. त्याचे महत्वाचे मुद्दे लिहून घ्या. आता समजा तुम्ही एखादा विषय वाचत आहात तो विषय वाचताना किंवा पाठ वाचताना तुमच्या लक्षात आले कि हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो महत्वाचा आहे हा परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही एका नोटबूकवर लिहून घ्या तुम्ही तुमचे त्या पाठाचे पाठ वाचून काढा. महत्वाचे मुद्दे काढा आणि महत्वाचे मुद्दे तुम्ही दिवसातून एकदा दोनदा वाचत वाचत असायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करा किंवा सलग दोन दिवस एका विषयाचा अभ्यास करा. तुम्हाला ज्या प्रकारे योग्य वाटेल त्या प्रकारे तुम्हाला कुठल्या प्रकारे अभ्यास चांगला जमतो तुम्ही त्या प्रकारे अभ्यास करू शकता आणि गणिताचा अभ्यास करताना सर्वात महत्वाचे आहे कि फक्त तुम्ही गणित वाचू नका तर ते गणित तुम्ही सोडवून बघा. तुम्ही बघा ते गणित आहे कि जे उदाहरण आहे तुम्हाला ते कशा प्रकारे सोडविता येतात तुम्ही त्याला कश्या प्रकारे सोडविता अह तुम्हाला काही अडचणी येतात का? आणि तर तुम्हाला काहीही अडचण आली तर कोणाच्या मायेचा दर्शन घ्या घरात कोणी मोठे असेल कोणाला गणित जमत असेल तर त्यांची मदत घ्या. शाळेत वर्ग मित्राची मदत घ्या. किंवा अह किंवा शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता. जे मुद्दे तुम्ही वाचलेले आहात. ते मुद्दे तुम्ही इतरांसमोर त्यांना सांगा.

यांच्याविषयीच संवाद घालता. तेव्हाही तुम्हाला ती गोष्ट सहजतेने लक्षात राहते. त्याच्यानंतर तुम्ही इतरांशी group चर्चा करा. अह मित्रांशी चर्चा करा मित्रांमध्ये काही गोष्टी वाचा. अह त्यांना वाचायला सांगा. अह त्यान त्यांनी काय वाचले त्या बद्दल विचारा की त्यांनी जे काही वाचलेला असेल तेही तुमच्या तेवढच लक्षात येईल. आणि जे आधीचे परीक्षेचे आधीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या board ची exam किंवा कुठलेही असेल तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आधीचे question आपल्याला फेडत असतात तर आपल्याला काय करायचं आहे ते प्रश्न आहे किंवा ते प्रश्नपत्रिका आपल्याला बघायच आहे एवढ्या वर्षात आपल्याला अह कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते बघायचं आणि त्याचे उत्तरे कश्या प्रकारे लिहायचे हेही आपण बघायचं आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे लिहिली जातात. objective marks साठी अह तो मुद्धा महत्वाचा आहे ते बघायचं कस तर weight age किती आहे तर कुठलाही मुद्दा एखादा पाठ आहे तर त्या पाठावर किंवा त्या प्रकरणावर च mark sheet प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्न कश्या प्रकारे येतात एक mark साठी प्रश्न विचारला जातो दोन mark साठी विचारले जातात ते थोडक्यात उत्तरे असते करणे जे असतात रिकाम्या जागा असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तयार करायला पाहिजे खूपदा आपल्याला सविस्तर उत्तर द्या असं असत तर सविस्तर उत्तर देताना सुद्धा आपण हवं ते लिहून म्हणजे अगदी चार पाच पानाचं उत्तर लिहिलं म्हणजे सविस्तर उत्तर देणे असं नाही सविस्तर उत्तर देणे म्हणजे त्या मुद्यांची प्रत्येक माहिती देणे कि त्या मुद्यात कारण काय आहे का म्हणजे एखादी इतिहासाची घटना असेल. ती घटना का घडली कश्याप्रकारे घडली कधी घडली त्याच कारण काय आणि त्याचा कुणावर परिणाम झाला ती कुणावर घटना घडली किंवा युद्ध झाले हे सर्व तुम्हाला माहीत असणे आणि त्यामध्ये लिहीण विषय आवश्यक आहे तर तुम्ही जे वाचता ते तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर जे महत्वाचे आहेत ते लिहून काढण्याचा प्रयत्न करा घरीच सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तुमच्या काही अडचणी आल्या ते तुम्ही इतरांना विचार किंवा तुमच्या प्रश्नांचे समस्यांचे निराकरण करून घ्या तुम्ही शिक्षकांना विचार तुम्ही शिक्षकांशी चर्चा करा अह तुम्ही

परीक्षेचे योग्य प्रकारे नियोजन केले अभ्यासातील योग्य प्रकारे नियोजन केले तर तो ताण कधीही पडणार नाही अह पहाटे काही काही विद्यार्थी असतात कि त्यांना पहाटे आहे पहाटे उठून अभ्यास करायला खुप आवडत काही विद्यार्थी असतात कि ते बोलतात कि नाही आम्ही फक्त रात्री अभ्यास करणार रात्री हवा तेवढं यावेळी अभ्यास करू शकतो. मी सकाळी उठून अभ्यास करू शकत नाही असे काही विद्यार्थी असतात तर या गोष्टीत काही लक्ष द्या कि तुम्ही सकाळी अभ्यास करा सायंकाळी अभ्यास करा तुम्ही कधीही अभ्यास करा. पार तुमचं जे झोपेचं जी आठ तास दहा तासाची झोप आहे ती पूर्ण होणे जास्त महत्वाचे आहे परीक्षेच्या आधी खूप ताण घेता खूप अविद्य पद्धतीने मदत करता

ओळख आणि हि तेवढेच महत्वाचे आहेत तर अशा प्रकारे जर आपण आपल्या अभ्यासाची तयारी केली तर अनेक गोष्टी आहेत त्या योग्य प्रकारे करता येतील आपण जर हा विचार केला कि खूप अभ्यास करायचाय खूप अभ्यास करायचाय आणि त्यामुळे मला चांगले marks मिळणार असे नाही तुम्हाला ते ज्ञान आहे. तुम्ही जे ज्ञान मांडलेले आहे जी माहिती मिळवलेली आहे. ती माहिती प्रश्नपत्रिकेत योग्य प्रकारे लिहिणे हे तेवढेच आवश्यक आहे. खूपदा असं असत ना कि माझ्यासोबत नेहमीच असं व्हायचं कि एखाद्या चांगली जागा आहे कि जोड्या लावा आहे कि काहीही लिहिताना लिहित कि हे मला काहीच आठवत नाही. काय उत्तर असेल काय उत्तर असेल आठवत नाही काही नाही काही नाही खूप विचार केला तरी आठवत नाही पण जेव्हा आपण घरी येतो आणि बसून राहतो आणि TV वगेरे बघत असतो कसा विचार करतो कसा पेपर गेला कसा पेपर गेला आपण सांगतो खूप छान अह पेपर गेला आणि तेव्हा आपण त्या प्रश्नांचा घरी बसून शांतपणे विचार करतो किंवा ती प्रश्नपत्रिका आपण जेव्हा बघत असतो तेव्हा चटकन उत्तर आपल्या लक्षात येत अरे हे याच उत्तर तर हे नव्हतं मला तर नाही आठवलं ना मी खूप प्रयत्न केला आठवण्याचा पण मला ते नाही आठवलं याच हेच कारण आहे कि परीक्षा देताना आपण खूप तणावात विचार करत असतो अह मग त्यामध्ये ते आपल्याला ते उत्तर लगेच आठवत नाही पण घरी असताना आपल्या मनावर आपल्या डोक्यावर तो ताण नसतो त्याच्यामुळे आपल्याला ती ती गोष्ट सहजतेनं लक्षात

परीक्षेची तयारी करताना तुमच्या परीक्षेचे योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य प्रकारे नियोजन करा. तर तुम्हाला परीक्षेचा ताण वेळेवर होणार नाही प्रश्नपत्रिका हाताळा आधीच्या तीन-चार वर्ष आधीच्या हाताळा तुम्ही लक्षात घ्या तिथं कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात. कुठल्या पाठावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात रिकाम्या जागा कशा लिहायच्या आधीची उत्तर पत्रिका पण ही माहिती असतं की कशा प्रकारे उत्तरे लिहिली जातात त्याकडे लक्ष द्या प्रश्न अह उत्तर सोडून बघा. अह वारंवार तुम्ही त्यावर चर्चा करा. वारंवार त्या विषयावर चर्चा करा वारंवार अह सराव करा आणि इतरांशी बोला अह तणाव free बसा शांतपणे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या वेळी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या सर्व गोष्टी करणार नाही. या

सगळ्यांना अगदी मनापासून अह परीक्षेसाठी शुभेच्छा. तुमच्या तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक परीक्षा ही अतिशय चांगल्या प्रकारे जावो. तुम्ही खूप अभ्यास करा. तुम्ही खूप मोठे व्हा. तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या व्यक्तीचे तुमच्या अह तुमच्या शेजाऱ्यांचे तुमच्या आई वडिलांच प्रत्येकाच प्रत्येकाचं नाव उज्ज्वल करा. आणि खूप थोडं खूपच मेहनत घ्या आणि खूप उच्च पदावर पोहचा की माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद.

Good evening

का ग? काय झालं जास्त load होता का? पहिल्यांदा कोणाच्या तोंडातून एकला असशील.

ए बकवास तेपण मस्त सूर लावून.

अरे नाहीतर काय. नुसतं माझ्याच पाठी लागलेलीय madam. काय झालं जास्त का जास्त load दिला का? Workload च गोष्ट नाईये. आता कोण absent राहील नवीन joinee त्याच्यासाठी पण माझी त्याच्यासाठी पण मलाच बोलते. ओ हो तिनी सुटी घेतली आणि attendance memo टाकला नाई. माझीच चुकीये का? मी तिला format सगळं पाठवला. आता हे rules तिला follow करायला पाहिजेल ना. मी कसं काय तिला सांगणार जबरदस्ती.

एक त ती आहे माझ्या mummy च्या वयाची आहे. आणि तिला माझं एवढी एक मुलगी आहे. आणि तीच तब्येत ठीक नाहीये. Vommitting वगैरे होतय. तिला viral fever झालंय ना cold and cough.

म ते तिला समजायला पाहिजे ना. करणार का format पाठवत बसणार. हा म बोलते कि ते तीच personal problem आहे. त्याच्यात आम्ही काय करायचं. अरे, हि काय बोलायची गोष्ट झाली. माणुसकी पाहिजे कि नाई थोडीफार?

आणि मला सांगते कि you have let some this thing and she is not following rules अरे, extend format त्याच्यानंतर पण ती बोलते कि अं हे असाच करते. तिच्यामुळेच करते. म्हणून मी बोलले बकवास होता दिवस आजचा.

वैताग आलाय कालच लग्नाला गेलेलो आमचे चे सगळे मित्र वगैरे. Photo काढत होतो आम्ही.

किती छान ना, हिंडायचहिंडायच, खेळायचं, फिरायचं, मजा करायची. ना कुठे रोकटोक ना काई problem. कोणाच्याही घरी जा कितीही enjoy करा मित्रमैत्रिणचा घरी.